व त्या गुफेचा कलर थोडा अह राखाडी सारखा दिसत आहे व त्या माणसाने वाॅच घातलेली आहे व शूज घातलेले आहेत व त्याचा टी- शर्ट राखाडी कलर चा दिसत आहे.

इथे अ एक बिल्डिंग दिसत आहे व ती अ बँक ची डेव्हलपमेंट अशी काही तरी लिहून लिहिलेल आहे.

व्हाइट कलर चा शर्ट घातलेला आहे व अजून दोन मानस आहेत. त्याने एकाने चॉकलेटी कलर चा त एकाने अ रेशा रेश्यांचा शर्ट घातलेला आहे व ते व स्लाप टाकन्याच काहीतरी काम करत --

हे एक बैंक ऑफ इंडिया बैंक ऑफ इंडिया सेंट्रल बैंक ऑफ इंडिया अस लिहिले आहे.

एक रस्ता दिसत आहे व रस्त्याच्या खालून एक फुलाचा कपार दिसत आहे व त्या कपराच्या आजूबाजूला झाड दिसत आहे.

व ती छोटी छोटी व मोठी मोठी हिरवी हिरवी झाडे दिसत आहे तिथे--

व खाली एक नाल्या सारख दिसत आहे. त्या नाल्यामध्ये माती व सुखलेला गावात ही दिसत आहे.

इथे आदर्श पुस्तकालय अस एक आ बूक स्टॉल आहे.

स्टेट बँक अस आहे व भारतीय स्टेट बँक वलवाडी शाखा धुळे अस त्या बोर्ड वर लिहलेला आहे.

त्या रॅका मध्ये खूप प्रकारची पुस्तक आहेत व एक मुलगा ती पुस्तके बघत आहे तिथे काही काढत आहे व तीन काळ्या कलर च्या रॅक आहेत.

एक लाइट चा बोर्ड आहे व त्याच्या समोर एक आरसा आहे व त्याच्या मागे पत्र्याच बनवलेल दिसत आहे.